आणि त्यातला सेलो चा पेन तो ओपन करून त्याला दाखवतोय स्टेशनरी च्या दुकानामध्ये.

इथे घराच बांधकाम चालू असताना दिसतय आणि मजूर लोक आपापले काम करत आहेत. स्लॅब पडताना दिसतोय इथे आणि बाजूलाच त्या मजुराच घर पण दिसत आहे.

आ इथे बर्‍यापैकी गर्दी दिसती आहे. सगळ्या सर्विसेस इथे अवेलेबल आहेत.

आणि मस्त रथ सजवलेलं आहे फुलांनी लाईटिंग नि त्यामधून गणपती बाप्पाला ते आमंत्रित करत आहेत.

आपण बघू शकता गणपतीच वातावरण दिसतय आणि यामध्ये ढोल पथक दिसत आहे आपल्याला सगळेजण एकदम सारख्या गणवेशात दिसत आहेत.